अगं एवढे लोक कुठे काहीच network नाही मी बोलली यार माझी एक मैत्रीण म्हणते मला तुझं live location पाठव म्हटलं live location म्हणजे कुठून पाठवू network नाय होत आहे यार काहीच म्हटलं जाऊ दे जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल

हो येता पण नसत आलं पण आम्ही तिथे होतो ना तिथून एक बाई अशी तिला ना अं त्यात श्वास घेण्याचा वगैरे त्रास असेल किंवा म्हणजे कोणता पण problem असेल तिला श्वासच तशी वेगळीच करत होती मला तिची एवढी दया येत होती मग ती म्हणते मला बाहेर निघू द्या बाहेर निघू द्या आणि समोर एक ताई होती तिची ती म्हणते बाजू व्हा बाजू व्हा माझ्या बहिणीची तब्येत खराब झाली मला निघायचं आहे मग ती कशीतरी निघाली यार माहित नाही ती एवढी भयंकर करत होती की खुप असं वाटत होतं की ती जाते की काय ती म्हणे मी खालीच बसतो म्हणे गर्दी खाली बसली असती तर बस काय खरंच नव्हतं तिचं अं वाटलं का तिला बरं नंतर

आपण असे जसे काही जवळजवळ जर गर्दीमध्ये राहिलं तर काही एवढीशी पण हवा नाही लागत hello आवाज नाही येत आहे मला

हो मग झालं सगळं म्हणजे बारा वाजता cake वगैरे cut झाला केला का cut तुम्ही पण cake

भेटला खूप मोठा cake राहते तिथे एवढी गर्दी असेल काय करणार तर भेटला पण नसेल जे मागे उभे होते त्यांना तर भेटलाच नसेल DJ चा sound system तर एवढा मोठा की खूप मोठा हो आता वर्षात ना एकदाच येतो म्हटल्यावर जयंती आणि खूप लोक येतात म्हणजे सगळ्यात जास्त तर young च येतात पण बाया वगैरे पण होते खूप पण ते म्हणजे बायकांना नाही न्यावं एवढ्या गर्दीत कारण त्यांना काही problem झाला तर आपण मग

mummy म्हटलं तू चलशील का पुढच्या वर्षी नाय बाबा म्हणते मी ते पाहूनच मला कसतरी वाटत आहे म्हणते बरं ते corona चं नाहीये आता नाहीतर मग काय बोलायलाच नको हो नाही ना आमच्याकडे तर corona वाढत आहे mask compulsory झालं हा mask म्हणजे लावावं म्हणजे कारण ना किती

ठीक आहे ना पंधरा पंधरा मिनिटाचच करायचं का हो पंधरा पंधरा मिनिटाचच करू mask लावत जा हा तू हो तेच mummy ची पण थोडी तब्येत खराब होती काल

हा कर कर तू कर ना

काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच् लगडलेलं असं लसलशीत हिरवंगार आणि चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एक एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापून जाई. आसपासची पंत पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. सगळीकडं शुष्क कोरडी जमीन घरसुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ते झाड म्हणजे

भोवतालच्या सजीवांच्य दिलाशाचं केंद्र झालं होतं. हे माझ्या माझ्या लक्षात आलं त्या झाडाखाली काळीभोर सावली असे. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान-मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईंची वस्ती आहे. इतक्‍या मोठ्या आकाराच्या गोगलगाई मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच परंतु त्या झाडावरही चढतात फांदीवर चिकट रंगानं बरबरटेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरख निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्‍चर्यात दिसला शोधू लागली. त्या जोडीनं काड्याकाड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजांच्या डोळ्यांची,

थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे. जणू गातं-बहरतं संगीतमय झाड तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत. त्या सगळ्याचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्‍वासनाचं, विश्‍वासाचं ठिकाण झालं होतं. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्या जगण्यासाठी नवं आश्‍वासक निमंत्रण दिलं होतं. ते आश्‍वासन कंठोकंठी दूर दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंडं झाडाकडं थव्याथव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं.

आढळून आली. झाडावर खारीची खारीची वस्ती तर होतीच पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला येत. फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवनप्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही मिळाला नाही, परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. ही फुलं चिमुकली, मंद गोड वासाची आणि अद्भुत फळ फळदार आश्‍वासन घेऊन आलेली असत. फुलांमुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटक. फुलचुख चिमुकले. पक्षी आणि भुंगे एका छोट्या फांदीवर मधमाश्‍यांचं पोळंही रचलं जाऊ लागल. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी अस वाटू लागलं पण त्या माश्‍यांनी कधी कुणाला दंश केला नाही. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंब लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं पण इतकंच नव्हे तर माणसंही त्या झाडा झाडाकडं आकर्षित होत होती. ज्या कुण्या दाक्षिणात् स्त्री स्त्रीनं लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागं केवळं भाडेकरू असताना लावलं होतं. तिनं त्या झाडाला कुंपण घातलं होतं. मुक्त-मोकळं झाड तिन जणू कडूपणाच्या आणि कंजुषीच्या मर्यादा घातलेल्या घातल्या घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांन लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं लागण्यासारखं समृद्धीची भावना जागवणारं आणि जीवनदायी होतं सगळ्यांसाठीच म्हणजे असं की माणसं, पशू-पक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी गोगलगाई अश सगळ्यांनाच ते आकर्षून घेत होतं. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्‍वासन आणि जगण्याचा दिलासा इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्य घराची हकीकत मी सांगतो आहे, ती एक जोडइमारत होती. twin block शेजारी जे राहत होते, त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता. म्हणजे भरपूर पाणी होतं. मात्र अंगणात आणि परसदारात

स्त्री नेहमी दागिने घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा

आश्‍वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. हे लिंबाच झाडच बघा ना ज्या कुणी बाईनं हे झाड लावलं होतं ती बाई इथून निघून गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्यामागं ठेवून गेली. दरवर्षी दर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार. फुलं येत असणार. घमघमाट दरवळत असणार आणि मग एक आख्खा

नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो. पण शेजारची ती माणसं ती अनेक वर्षं त्या घरात राहत आसलेली आलेली होती परंतु न त्यांनी ते हिरवं कौतुक पाहिलं न त्यांनी झाडाच Hello Hello how do you कशी आहेस? एकदम मस्त. काय हीच वेळ भेटली तुला, आठवण करायला मला? आरे काही नाही. मध्ये planning चालल होतं movie ला जायचं. त्याच्या नंतर movie जाता जाता मधेच cancel झालं. तेंव्हा तुझी आठवण आली होती. movie ला जायचं म्हणून. काहीच नाही time चं नाही time चं नाही office ची वेळ बघ आणि नंतर मग म्हंटलं ति तिथे जाऊन कसं बोलतात ना तेवढे distance आहे, office च्या जवळ कोणतंही theatre movie theatre नाहीये, काहीच नाहीये. जाणार म्हणजे म्हंटलं जाऊदे घरी जाऊ असं करते आणि नंतर विचार करते चल weekend जाऊ मग weekend ला काही ना काही असतचं, घरातलं साफसफाई किंवा काय shopping करायचं आहे mummy ला समान वैगरे घेण्यासाठी राशनचं हे ते आणि friends सगळे busy आहेत.

heavy fade and the nice dialogues and all हा पण कधी कधी action पण आवडतात, कधी कधी काही motivational movies पण छान असतात short movie तू अं मला मराठी movie आवडते, आता सध्या कोणती ती picture आलेली आठवण नाही येतं आहे मला mostly मी अं south movie मध्ये एक आता एक लेख latest आलेली ती दशहरा कुठली अरे दशहरा नाव होतं दशहरा

आपण दशेरा बोलतो ना त्याच्यात ते नाव त्या लोकांनी दशहरा लिहलेला आणि ते म्हणजे त्याच्यात कसं होतं ना की lower cast upper cast वालं हे होतं आणि त्या hero ला म्हणजे कसं की अं त्याचा जो friend होता. तो दूसरा म्हणजे upper cast त्याच्याहून थोडा एक upper cast वाले होते आणि त्याच्यामध्ये कसं ते लोकं खूप म्हणजे कट्टर प्रेम ना त्यांचं

त्यांच story एकदम जाम भारी वाटली मला, तू movie search करना जर मी सांगितलं तर मग तुला मजा नाही येणार बघायला.

ना जबरदस्त यार तो last वाला scene होता ना climax वाला त्याच्यामध्ये त्या रामाच्या रूपात त्याला बघून नंतर असं अरे वा वा

आणि नंतर मग तो dance

नंतर मग तो dance सगळ्यात भारी तो dance आहे. yeah triple R मध्ये एक आवडलं की त्याचे जे छेने होते ना as specific flats ते भारताचे flats म्हणून use केलेले होते, ते सगळे ने design केलेले flats होते आणि त्याच्यानंतर एक अं गांधी to सावरकर ही जी movie ची shift होती ना ती खूप छान छान वाटली तिथे ती प्रत्येक वेळी अं स्वतंत्र संग्राम म्हंटलं की फक्त गांधी आणि अहिंसा आंदोलन ह्याच्यापेक्षा सुद्धा जे real अं आंदोलन होतं ते बघायला मिळालं.

त्यांनी मा गोडसेचं त्यांनी मा मारलं होतं त्यांनी गांधीना ते काय story आहे यार actual real act बोलतात ना गांधीजीचं real face बाहेर आला आणि ते एक बरं वाटलं जर अं बोलतात ना ते आ आपल्यावर आहे असं सगळे बोलतात की religion मध्ये कशाला घ्यायचं

हे ते पण actually त्यांनी तसचं केलं होतं, पण it was the good like भले three hours ची होते, पण it was अं just like to know आपला जे history काय होतं actually काय घडतं होतं आणि आपल्याला काय दाखवतं होते it was all politically views yeah even kashmir files to yeah the best movie ना

एवढं रडायला आलं असेल ना मला बापरे it was like shit how did the survive and the suffered so much and no one was there म्हणजे कोणचं नव्हतं ते त्यांच्यात हे बोललं एवढं त्या लोकांनी ते सहन कसं केलं असेल heart

त्यांनी ते story बनवलं हकीकत बाहेर काढली ना त्याला तर हे बोलतात ना life अं होतचं but still त्यांनी म्हणजे ती movie काढली बोललं तर खुपचं yeah even असाच एक झटका tashkent files नी पण दिलेला होता.

I don't know this अं लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनावरचा tashkent files

हा तू ह्याचा पाठव ना मला link मी बघेन. tashkent files हो पाठवेन मी तुला link youtube वर available आहे tashkent files आहे okay मग मला youtube ला link पाठव.

मी त्याच्यात बघेन पण पाठव आठवणीने नाही तर time ला सांगतो आणि विसरतो

हा मग असं थोडी ना

old आणि dramatic cinema पण छान वाटतं cinemas पण छान वाटतात. पहिलेचे जे movie movies होते ना खरचं खूप आवडायचे होते मला म्हणजे आता realize होतं अरे ते boring नव्हते यार ते facts होते. yeah मला last मध्ये समज आवडीने असा enjoy picture केलेला म्हणजे मला आठवतो तो पद्मावत हो का तुला एवढा आवडला मला नाही आवडला एवढा

फक्त तीचा role होता ना it was outstanding like you know mind blowing act

तिचं एवढं एवढा छान तिने अं हे केला but त्याच्यामध्ये पण काही काही गोष्टी होती, ते लोकांनी पूर्ण research करून करायला हवं होतं but त्यांनी केला नाही.

yeah जिवंतपणे फक्त शत्रू सेनेच्या हाती लागू नये म्हणून direct आगीत उड्या मारणं आणि ते जौहरचा scene संपल्यानंतर मी literally मला असं वाटतं होतं की ते ठिणग्या आपल्या अंगावर उडतात की काय I am really worried and pride मग त्या लोकांनी ते केलं होतं आणि its actually अं hats off those women काय त्या लोकांनी suffer केलं असेल

मुघलची पूर्ण त्यांना माहिती माहिती नाही तरीही ते लोकं त्याच त्यांचच नाव हे करतात त्यालोकांना इकडे किती त्रास दिला जर ते लोकं आताही असले असते तर मग काय झालं असच नाहीये कितीही सहन केले तरी limit चं नाहीये राव हो ना हा actually शिवाजी महाराजांच्या stories मी मध्ये वाचत होतो, त्याच्यावर नवीन book मध्ये घेतं जातोय मी आता काय आता विषय निघाला म्हणून ते ही सांगतो, त्याच्यात clearly एका conversation मध्ये मी ते वाचलेलं आहे. की आत्मा सन्मानासाठी साका आणि जौहर हे करणं हे फक्त राजपूतचं करू जाणे. हो आण आणि मला कसं ह्यांच दरड पडली तेव्हा व्यवस्थित वाटा घेऊन आपण बाहेर पडलेलो आहे. आणि तुला माहिती आहे ते अं मला तर ह्यांच story हे लोकं ते बनवत पण नाही, मला तर ह्यांच story बघायची आहे आपलं अं महाराणा प्रताप yeah महाराणा प्रताप too nice to हे the legend he war very good inspiration म्हणजे ते inspiration त्यांचं असं होणार ना पण हे सगळं ना आता

inspiration मध्ये त्यातल्या त्यात बारी वाटते ती three indiots हो हे आता आपल्या parents साठी आपल्या स्वतःच्या youngster साठी ते गरजेचं आहे, त्याच्यात मी काही बोलतं नाही पण काही काही गोष्टी अश्या आहेत येतात ना की yeah जी new ideology पाहिजे ती पाहिजे हा हे लोकं हे hero heroin ना idol बनवतात बाकी तुम्ही जर आई बाबा किंवा तुमचे अं fa

आताच्या generation च्या पोरांना ना एवढं interestingly ने शिकवायला पाहिजे ना ते लोकं की म्हणजे त्यांना पण असं वाटेल की हो नाही हे खरं आहे आणि हे घडलेलं आहे आणि हेच आहे ह्याच्यामुळे आम्ही

मला एका गाण्यावर खूप राग येतो how come हजार वर्षापेक्षा जास्त संघर्ष आहे, हसत हसत ते अग्नीत उड्या मारलेल्या आहेत कसं तुम्ही म्हणता किती तरी लोकांनी म्हणजे जीव गमावलेले आहे रक्ताच्या होळया ह्यांना ह्यांना असच वाटतं ना की अं जे बोलतात ते तसं काही नाहीये कोण गेलेलं बघायला.

तुम्ही पण गेलेत का बघायला मग तुम्ही कसं काय point out करतातहेत. सावरकर आहे त्याच्यानंतर अं बोस आहेत आजाद हिंद सेनेचा आवाज एवढा मोठा लढा आहे.